आह रोड चालत आहे गाड्या मोटरसायकल असे खूप आहेत .

फ्रुट अ फ्रुट अ झाडे अ छोटी--

हा एक ऑफिस स्टाफ आहे इथं मिटिंग वगेरे अरेंज केला जातात आह फाईल्स आहेत खूप प्रकारची फॉर्म सबमिट --

अह लोकं इथं उम श्रध्देने पूजा करायला येतात.

खूप सारे अशे आहेत प्र खूप प्रकारचे इथं ठेवलेले आहेत खिडकी आहे.

आता हे इंजिनिअरिंग हे असं वाटतंय मला असं खूप छान आहे.

इथं गार्डन आहे दिसत आहे असं हिरवेगा --

असे खूप छान दिसतं आहे. इथं गाड्या आहेत. इथं--

आह आपण पैशाचा व्यवहार करतो येतम आह--

आ हे इथं आलूचे पराठे दिसत आहे असे छान प्रकारचे आलूचे पराठे अह आलूचे पराठे खूप आवडतात.

सांबार मेथी वगेरे असे प्रकारचे इथं आह --

छान प्रकारचे आह ऑईली ऑईली आह जीन --

वेगवेगळ्या प्रवासावर जाण्यासाठी इथं माणसं थांबवण्यात बस च्या बस चा वेट करत आहेत इथं असा खूप मोठा बस स्टॉप आहे इथं असं छान दिसत आहे.

अशे अह खूप मोठा अ आजूबाजूला बिल्डिंगी आहेत मोठ्या-मोठ्या खूप मोठ्या आहेत.

इथं छोटीशी अह हारची दुकान आहे इथं--

ह्या लोकांनी आह हारचे दुकानं लावलेली आहे अशी खूप --

सुंदर हा फुल फुलांची हार दिसत आहे अशी--

इथं श इथं छोटी खूप मोठं शेत दिसत आहे आपल्याला ट्रॅक्टर दिसत आहेत माणसं दिसत आहेत ते लोकं--

आह आपल्याला तिथं आपल्याला जॉब पण लागू शकते जर का केला तर आपण कुठे लागू पण शकतो ना आपण अ अशी--

अशी आह खूप विविध प्रकारची इथं फुलं पहायला मिळतील फुलं --

घराला डेकोरेट करण्यासाठी अशी आपल्याला फुलं बघता येईल इथं.

असा खूप छ सुंदर छोटीशी दडीज बनवली आहे याला खूप छान डेकोरेट केलेलं आहे खा--

अ ही अ सांभार अ सॉस टाकलेला आहे इथं--

अशी खूप छान दिसत आहे अ व क्रिस्पी क्रि--

इथं किचन वेर वेलनेस ची खूप छोटी मोठी दुकान आहेत.

आह इथं गॅस शेगडी आह मिक्सी कुकर व --

कुकर वगैरे आपल्याला जे वस्तू हवी आहे त किचन --

सगळे अशे हे अजून गॅस वगैरे आपल्याला खूप हवी असते.

आह चंम्पाचे फूल गोंदयाचे फूल आह दोन पंखे आहेत खुर्च्या लागलेल्या आहेत .

उम्म वेगवेगळ्या रोगांवरती ते उपचार करायला येतात आह--

अह श्रीखंड थंडी वस्तू इथे थंड पाणी बॉटल मिळते.

अह फुगे लागलेले आहेत ऐश लायटिंग लागलेली आहे.

भंडारा जिल्ह्यातील हा एक अह खूप मोठा बस स्थानक आहे.

आपली बॉडी मेंटेनन्स रहायला पाहिजेत म्हणून नियमित व्यायाम --

टमाटरची चटणी मला खूप आवडते अजून टमाटर हिरव्या हिरव्या भाजीपाल्यामधून सगडे टमाटर खूप छान --

छान आहेत अजून टमाटर आह--

टमाटर शिवाय काहीच अ भाजीपाला आपण बनवू नाही शकत कारण टमाटरशिवाय भाजीचा टेस्ट बिघडते.

सुंदर अशी खूप मोठी दुकान आहे अजून इथं खूप प्रकारची--

छान दिसत आहे इथं कांदे वगेरे टाकून खूप सुं --

इथं आपल्याला माणसं पाहायला इथं माणसं दिसत आहेत इथं.

आह मशीनरीची कृती करून दाखवत आहेत एत क--

असे त्यांन त्यांना इलेक्ट्रिक वर त्यांना असे समजून सांगत आहेत.

खूप सु सुंदर असे मागे जीमचे वातावरण दिसत आहे खूप सुंदर म्हणजे--